हे एक क्रिश्चन लोकाच मंदिर हाय तिथ व्हाइट कलरची मूर्ति हाय क्रिश्चन लोकाच गुरु हाय--

आणि आजू बाजूला हिरवे झाड आहेत काही कुंड्या पण आहेत ब्लू कलर चे रिंग लावलेले आहेत स्मारक हे एकदम छान दिसत--

ह्या इमेज मध्ये एका ठिकाणी घर बाधण्याचे काम चालू आहे तिथं खाली काही खूप लाकडाच्या दांड्या लावलेल्या आहे आणि गज--

हे एक सिटीतला इमेज आहे. या इमेज मध्ये दोन बँक दिसत आहेत एक हे तर कोटक बँक अँड एक हे तर--

हे एक गिरजाघर आहे. गिरजाघराच्या आजू बाजूला खूप सारे माणसं उभे आहेत आणि खूप सारे पोस्टर लावलेले आहेत. गिरजाघराला घराला व्हाइट आणि येल्लो कलर दिलेला आहे.

हे एक खेळण्याचे मैदान आहे इथं बॅट बाॅल खेळत आहे बरेच मुल ही दिसत आहे इथं खूप सारे घर पण आहे सनसेट टाइम झालेला आहे.

या इमेज मध्ये उजव्या साइड ला एका झाडाला रेड कलर चे फुलं लागलेले आहेत.

दांडीन वरती बसलेला हाय. वरती हिरव्या रंगांचे झाडाचे पाल दिसत हाय.